दूर डोंगरातून पाणी वाहत येत आहे असे वाटत आहे पाण्याला हे पांढरा शुभ्र--

तरंग आलेला दिसत आहे फेसाळलेले पाणी दिसत आहे.

आअव तोरा दिसत आहे दोन पाय दिसत आहेत समोर हिरवी गार झाडे दिसत आहेत समोरून एक मुलगी जाताना दिसत आहे.

समोर एक रस्ता दिसत आहे रस्ता उखडलेला दिसत आहे काही फरच्या इकड तिकडे पडलेल्या दिसत आहे एक मुलगा रस्ता वर बसलेला दिसत आहे त्याने मांडी मारलेली आहे त्याच्या पायात बूट दिसत आहेत.

वर एक विजेची तार दिसत आहे समोर एक दरवाजा दिसत आहे चढण्यासाठी पायऱ्या दिसत आहे बाजुला --

समोर एक गेट दिसत आहे गेट वेगवेगळ्या फुलांच्या माळांनी सजवलेले दिसत आहे त्याला काही पडदे दिसत आहेत.

एक महिला आणि एक माणूस उभा दिसत आहे बाजूला आणखी दोन मुले उभे दिसत आहेत. खाली फरची दिसत आहे.

समोर एक इमारत दिसत आहे इमारतीला एक दरवाजा दिसत आहे दरवाजाला काचे--

समोर एक रस्ता दिसत आहे रस्ताच्या दोन्ही बाजूला वाहने उभे दिसत आहेत चार चाकी वाहने उभी दिसत आहेत बाजूला दोन माणसे उभी दिसत आहेत.

समोर कशाचे तरी दुकान दिसत आहे त्यात कपाट दिसत आहे कपाटावर काही बॉक्सेस ठेवलेले दिसत आहेत वर छत दिसत आहे त्याला काही लाइट लावलेले दिसत आहेत.

दरवाजा उघडा दिसत आहे त्याच्या समोर एक माणूस एक उभा दिसत आहे बाजूला पाणी सांडलेले दिसत आहे पाण्याचे डबके साचलेले दिसत आहे.

वरुन एक विजेची तार गेलेली दिसत आहे समोर एक पोस्टर लावलेले दिसत आहे समोर एक झाड दिसत आहे.

घमेले दिसत आहे बटाटे दिसत आहेत आलू दिसत आहेतगोबी दिसत आहे.

बाजूला दोन चम्मच पडलेले दिसत आहे.

बाजूला एक कंपाऊंड दिसत आहे बाजूला पाणी दिसत आहे काही फुगे तिथे लावलेले दिसत --

बाजूला एक मोठ झाड दिसत आहे समोरून रस्ता जाताना दिसत आहे एक सीमेंटचा पोल दिसत आहे त्यावर एक पेटी लावलेली दिसत आहे.

एक गजरा दिसत आहे डोक्या वर एक लाल कुंकू--

समोर पाणी दिसत आहे पाण्यामध्ये काही उंच असा भाग दिसत आहे त्यावर एक हतीची मूर्ती ठेवलेली दिसत आहे.

त्याच्या काना णा हात लावताना दिसत आहे बाजूला एक माणूस उभा दिसत आहे समोर काही माणसे चालताना दिसत आहेत.

समोर एक इमारत आहे त्यावर एक पोस्टर लावलेली दिसत आहे त्यावर टी.व्ही.एस. अस नाव दिसत आहे समोर.

त्यावर एक गाडी उभी दिसत आहे तिला दोन--

टायर दिसत आहे समोर दोन लाइट दिसत आहे लाइट पिवळ्या रंगाचे दिसत आहे दोन आरसे दिसत आहेत बाजूला एक गेट दिसत आहे गेट लोखंडी दिसत आहे.

संध्याकाळची वेळ दिसत आहे काही लोक तिथे बाजूला दिसत आहेत.

तोंडावर मास्क दिसत आहे बाजूला एक पोस्टर दिसत आहेत बाजूला एक कंपाऊंड केलेले दिसत आहेत वर उंच उंच झाडे दिसत आहेत.

उंच असा किल्ला दिसत आहे किल्ला दगडानी बांधलेला दिसत आहे मातीचा रंग किल्ल्याला दिसत आहे.

बाजूला दुसरी इमारत दिसत आहे त्याच्या वर एक झाड दिसत आहे वर विजेच्या तारा दिसत आहे वर आकाश दिसत आहे.

वर आकाशात विजेची तार दिसत आहे एक खंबा दिसत आहे बाजू--

ता एक बस उभी दिसत आहे तिला लाल रंग दिसत आहे बाजूला एक इमारत दिसत आहे.

समोर एक इमारत दिसत आहे इमारतीला काही खिडक्या दिसत आहेत काही दरवाजे दिसत आहेत बाजूला हिरवीगार झाडे दिसत आहेत.

दुसऱ्या बाजूला दुसरी इमारत दिसत दिसत आहे तिला पण खिडक्या दिसत आहेत दरवाजे दिसत आहेत.